ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत
हे ट्यूटोरियल ब्लेंडर 259 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बदद्ल आहे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
हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय
प्रॉपर्टीस विंडो मध्ये मटीरियल पॅनेल म्हणजे काय
प्रॉपर्टीस विंडो च्या मटीरियल पॅनेल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहे
हे शिकू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
जर नसेल तर आमचे अगोदरचे बेसिक डिस्क्रिप्शन ओएफ ठे ब्लेंडर इंटरफेस हे ट्यूटोरियल पहा
प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजुवर स्थित आहे
आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल्स आणि त्यांची सेट्टिंग्स अगोदरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिली आहे
चला प्रॉपर्टीस विंडो मध्ये पुढील पॅनल पहुया
प्रथम आपण अधिक चांगले पाहण्या आणि समजण्या साठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलूया
प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनार वर लेफ्ट क्लिक करा आणि पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा
आपण आता प्रॉपर्टीस विंडो मध्ये पर्यायांना अधिक स्पष्टपणे पाहु शकतो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
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर जा
प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वरच्या रो वर असलेल्या स्फिअर आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा
हे मटीरियल पॅनेल आहे
येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मध्ये एक मटेरियल जोडू शकतो
डिफॉल्ट द्वारे स्टॅंडर्ड मटेरियल क्यूब मध्ये जोडले आहे
हे मटेरियल निळ्या रंगात चिन्हांकीत असलेल्या मटेरियल स्लॉट चा एक भाग आहे
नवीन मटेरियल स्लॉट जोडण्यासाठी मटेरियल पॅनल च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस चिन्हावर लेफ्ट क्लिक करा
नवीन मटेरियल जोडण्यासाठी न्यू वर लेफ्ट क्लिक करा
डिफॉल्ट द्वारे सर्व नवीन मटेरियल मूलभूत सेट्टिंग्स सह जोडले आहे
नवीन मटेरियल स्लॉट डिलीट करण्यासाठी प्लस चिन्हाच्या खाली असलेल्या माइनस चिन्हावर लेफ्ट क्लिक करा
आपण आपल्या मूळ मटेरियल वर पुन्हा आलो आहोत
यास आपण व्हाईट नाव देऊ
मटेरियल स्लॉट बॉक्स आणि प्रीव्यू विंडो च्या मध्ये असलेल्या इद नेम बार मध्ये मटीरियल वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर व्हाईट टाइप करा आणि enter की दाबा
मटेरियल आणि मटेरियल स्लॉट या दोन्हीची नावे व्हाईट मध्ये बदलली आहे
तुम्ही नवीन मटेरियल स्लॉट न जोडता नवीन मटेरियल जोडू शकता
मटेरियल इद नेम बार च्या उजव्या बाजूला प्लस चिन्हावर लेफ्ट क्लिक करा
मटेरियल स्लॉट मध्ये नवीन मटेररियल जुडला आहे
यास रेड हे नवीन नाव देऊ
आपण या मटेरियल चा रंग व्हाईट वरुन रेड मध्ये बदलणार आहोत
परंतु प्रथम आपण मटेरियल IDनेम बार च्या खाली रो च्या बटनांवर एक नजर टाकु
सरफेस सक्रिय ओब्जेकटच्या मटेरियल ला त्याच्या सर्फेस च्या रूपात रेंडर करते
हे ब्लेंडर मध्ये डिफॉल्ट रेंडर मटेरियल आहे
वायर मटेरियल ला एक तार युक्त जाळी मध्ये रेंडर करते जे ऑब्जेक्ट बहभूजाच्या फक्त किनार दर्शविते
हे उपयुक्त असे टूल आहे जे मॉडेलिंग आणि रेंडरिंग वरील वेळेची बचत करते
आपण ब्लेंडर मध्ये मॉडेलिंग बद्दल अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये वायर्ड मेश एजेस आणि पॉलिगॉन्स या बद्दल विस्तृत पणे शिकू
व्हॉल्यूम मटेरियल सक्रिय ऑब्जेक्ट ला संपूर्ण वॉल्यूम च्या रूपात रेंडर करते
सरफेस आणि वायर साठी मटेरियल सेट्टिंग वेगळी आहे
आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये व्हॉल्यूम मटेरियल चा वापर करू तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु
हालो मटेरियल ला सक्रिय ऑब्जेक्ट च्या भोवती हॅलो कणाच्या रूपामध्ये रेंडर करते
पुन्हा मटेरियल सेट्टिंग्स बदलली आहे
आपण नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये हालो मटेरियल चा वापर करू तेव्हा ही सेट्टिंग्स विस्तृत पणे पाहु
लक्ष द्या यामधील कोणताही पर्याय 3डी व्यू मध्ये दर्शित नाही
कारण यास फक्त रेंडर डिसप्ले मध्ये पाहिल्या जाऊ शकते
रेंडर डिसप्ले बदद्ल शिकण्यासाठी टाइप्स ओएफ विंडोज प्रॉपर्टीज पार्ट 1 हे ट्यूटोरियल पहा
सरफेस वर पुन्हा जा
आपण सरफेस मटेरियल साठी सेट्टिंग्स पाहु
खाली प्रीव्यू पूर्वेक्षण विंडो आहे जे रेंडर्ड मटेरियल चे प्रीव्यू दर्शविते
उजव्या बाजूला विविध प्रीव्यू पर्यायासाठी बटनाचे कॉलम आहे
प्लेन स्फिअर क्यूब मंकी हेअर आणि स्काय
आता आपल्या मटेरियल चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलू
डिफ्यूज वर जा
डिफ्यूज च्या खाली व्हाईट बार वर लेफ्ट क्लिक करा
कलर मेन्यू दिसेल
आपल्याला हवा असलेला कोणताही कलर आपण या मेन्यू वरुन निवडू शकतो
मी लाल निवडते
लेफ्ट क्लिक करा आणि व्हाईट डॉट ला कलर सर्कल च्या मध्यभागी पकडा
माउस सर्कल च्या लाल क्षेत्राच्या च्या दिशेने ड्रॅग करा
मटीरियल पॅनल मध्ये 3Dव्यू आणि प्रीव्यू विंडो मधील क्यूब चा रंग पांढऱ्या वरून लाल मध्ये बदलला आहे
दुसरी पद्धत डिफ्यूज च्या खाली लाल बार वर पुन्हा लेफ्ट क्लिक करा
तुम्हाला कलर सर्कल च्या खाली र जी आणि बी नामक तीन बार्स दिसत आहेत का
वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि enter की दाबा
जी वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा
बी वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 0 टाइप करा आणि enter की दाबा
आता क्यूब चा कलर पूर्णपणे लाल झाला आहे
याप्रमाणे स्पेक्युलर च्या खाली पांढऱ्या बार वर लेफ्ट क्लिक करा
कलर मेन्यू मधून कोणताही कलर निवडा
मी हिरवा निवडते
क्यूब वरील चमक पांढऱ्या वरुन फिक्कट हिरव्या मध्ये बदलली आहे
आता जर मला पांढरा मटेरियल पुन्हा वापरायचा असेल तर काय
मला ते पुन्हा कसे मिळेल
मटीरियल इद नामे बार वर जा
येथे नेम बार च्या डाव्या बाजूला आणखीन एक स्फियर आइकान आहे
स्फिअर आयकॉन वर लेफ्ट क्लिक करा
हे मटीरियल मेनू आहे
sceneमध्ये वापरलेले सर्व मेटीरियल्स येथे सूचीबद्ध आहे
आता येथे फक्त दोन मटेरियल दिसत आहे रेड आणि व्हाईट
व्हाईट वर लेफ्ट क्लिक करा
पुन्हा एकदा क्यूब लाल वरुन पांढऱ्या मध्ये बदलली आहे
दोन्ही डिफ्यूज आणि स्पेक्युलर बार खाली इंटेन्सिटी बार्स आहे
डिफॉल्ट द्वारे डिफ्यूज साठी इंटेन्सिटी 08 आहे आणि Specularसाठी 05 आहे
हे फिनिश मटेरियल प्रकाराच्या आवश्यकते नुसार बदलले जाऊ शकते
मॅट फिनिश म्हणजे डिफ्यूज आणि स्पेक्युलर या दोन्हीची कमी इंटेन्सिटी उदाहरणार्थ नैसर्गिक लाकडाच्या मटेरियल मध्ये मॅट फिनिश असते
ग्लॉसी फिनिश म्हणजे डिफ्यूज आणि स्पेक्युलर या दोन्हीची अधिक इंटेन्सिटी
उदाहरणार्थ कारपेंट मटेरियल मध्ये ग्लॉसी फिनिश असते
ब्लेंडर मध्ये डिफ्यूज साठी लॅम्बर्ट हे डिफॉल्ट शेडर आहे
लॅम्बर्ट वर लेफ्ट क्लिक करा
हे डिफ्यूज शेडर मेन्यू आहे
येथे आपण आपल्याला आवश्यक असलेले शेडर जसे फ्रेस्नेल मिनार्ट टून oren नायर आणि लॅम्बर्ट निवडू शकतो
इंटेन्सिटी प्रमाणे विविध प्रकारच्या मटेरियल साठी शेडर्स सुद्धा विविध असतात
उदाहरणार्थ फ्रेस्नेल शेडर साठी ग्लास मटेरियल वापरला जातो
त्याचप्रमाणे ब्लेंडर मध्ये specularसाठी कुक्टर डिफॉल्ट शेडर आहे
कुक्टर वर लेफ्ट क्लिक करा
हे स्पेक्युलर शेडर मेनू आहे
ब्लिन आणि फोंग हे सर्वाधिक समान शेडर्स आहेत जे 90 मटेरियल साठी वापरले जाते
हार्डनेस ओब्जेक्टची स्पेक्युलॅरिटी किंवा चमक ची तीव्रता निर्धारित करते
हार्डनेस 50 वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 100 टाइप करा आणि enter की दाबा
स्पेक्युलर क्षेत्र स्फियर च्या प्रीव्यू वर लहान वर्तुळात रुपांतरित झाले आहे
पुन्हा हार्डनेस 100 वर लेफ्ट क्लिक करा
तुमच्या कीबोर्ड वर 10 टाइप करा आणि enter की दाबा
आता स्पेक्युलर क्षेत्र मोठे झाले आहे आणि स्फियर प्रीव्यू वर पसरले आहे
ही मटेरियल पॅनेल ची मूलभूत सेट्टिंग्स होती
उरलेल्या सेट्टिंग्स नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु
आता तुम्ही पुढे जाऊन नवीन फाइल तयार करू शकता
क्यूब मध्ये नवीन मटेरियल जोडा आणि त्याचे रंग आणि नाव निळ्या मध्ये बदला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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
oscariitbacइन एंड spoken tutorialorgnmeict इंट्रो
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
आमच्या सह जुडण्यासाठी धन्यवाद